जरा भोजन विषयी बोलायचं आहे.

मग माणसाने कशी काळजी घेतली पाहिजे कोणता भोजन केला पाहिजे?

हां माणसाने काय काय खाल्लं पाहिजे? आता कसं जास्त करून लोकं बाहेरचं खातात ना. नाही नाही सारं घरचं खाल्लं पाहिजे.

पालेभाज्या मलापण डॉक्टर नं सांगितलंय.

अ फळं खायचे पालेभाज्या खायच्या

कडधान्य असं खा म्हणला डॉक्टर. रक्त येईल तब्बेत चांगली राहील. आणि आता थंडीचं सीजन आहे ना.

आणि आपलं वाटाणा वगैरे खूप भाज्या

पालक, शेपू

चपाती, भाकरी असलं सगळं अगं नाचणीची भाकर खायची खूप चांगली असते.

नाचणीची, कळणीची कळणीची म्हणजे थोडीशी उडदाची डाळ टाकून ज्वारी दळून आणायची.

थोडं सोयाबीन पण टाकू शकतो आपण याच्यात गव्हामध्ये.

हां ते सोयाबीननं ते बी शरीरायाला लई चांगलं असतंय.

त्यानं कसं आपलं शरीर व्यवस्थित राहतंय ना, आणि कुठले आजार बिजार पण आपल्याला होत नाहीत.

आपण जेवढं चांगलं आहार घेऊ तेवढं आपलं शरीर आपलं हे राहतंय.

हो आणि त्याच्याचबरोबर जर आपला व्यायाम पण पाहिजे हालचाल पण पाहिजे अंगाची. फिरणे, करणे जरा. हो सकाळी सकाळी चालायला पाहिजेच ना.

आपले कामं आपण करायला पाहिजे.

हातानं आणि एकतर वेळेवर जेवलं पाहिजे. हां नाश्ता जेवण

संध्याकाळचं आणि पाणी भरपूर पिलं पाहिजे. बरोबर पाणी जास्त प्यायला पाहिजे. कमीत कमी वेळ पाच लिटर.

तेच तर माणसांना आता समजत नाही जास्त

असं केलं ना असं केलं म्हणजे आजारी पडणार नाही, चांगले राहतील, निरोगी होतील.

कुठले कुठले लोकांना आजार व्हायलेत ना

बाहेर गेलं स्वच्छ हातपाय धुवायचे. हो जरी काय जरी नसलं तरी आपल्या साबणाने तरी स्वच्छ हात धुवायला पाहिजे.

हां नंतर वस्तूला हात लावायचं, भाज्या बाहेरून आणल्या तर स्वच्छ धुवायच्या.

पालेभाज्या, टोमॅटो, गाजर आता हेच आहेत ना मार्केटला?

प्रत्येक गोष्ट धुवून खायचे सफरचंद हे ते

आणि त्याच त्याचबरोबर अंडी. आणि मांसाहारी पण खाल्लं पाहिजे हां मांसाहारी पण थोडंफार हां मांसाहारी पण खायलाच पाहिजे ते बी शरीराला लई चांगलं आहे.

अंडी शिजवूनच खायला पाहिजेत दूध

छोट्या मुलांना बी लय चांगलं गं.

किंवा शिरा करायचा नाचणीचा कायपण करू शकतो ना.

नाचणी पासून बी खूप पदार्थ बनू शकतेत.

आणि ते कसं वेळच्यावेळी खायला पाहिजे म्हणतांना

हां आता थंडीचं कसं शेंगदाण्याचं लाडू.

उडदाची डाळ घालून आपले हे पण चांगले होतात लाडू.

ते पण चांगले हो ना आता हिवाळ्यासाठी थोडेसे काजू बदाम टाकायचे.

तो खायचा आणि मुलांना पण द्यायचा खायला.

पराठा करून द्यायचा मस्त पराठे पोरं खात्यात. हां मेथीचे पराठे छान होतेत.

मध्ये पण वापरू शकतो आपण हाय का नाही मग

हां बिटचं पण काय बी बनू शकतं म्हणजे

तेच ते भोजनचं व्यवस्थित सकस आहार आणि टायमावर घेतलं ना

शरीराची काळजी घेतली जेवणाची बी काळजी घेऊन आपण जेवण केलं वेळेवर.

हां आम्ही पण उकडून अंडे खातो गं आज उकडून अंडे खाल्लो रोजचे दोन तरी आता थंडी चालू आहे ना.

आठ्वड्यातनं एकदा मांसाहार खायचं असतं चिकन.

थोडंफार आठ्वड्यातनं दोन दिवस तरी अंडे खात जा.

हफ्त्याच्या भाज्या आपल्या संपल्या बस झालं.

हाय का नाही कधी कोंब आलेली मटकीची उसळ बनवायची

आणि कपड्यामध्ये बांधून ठेवायची त्याला मस्त कोंब येत्यात.

तब्बेतीनं चांगलं राहशील आजारी पडणार नाही